क्रिएटिंग क्लासेस वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
या पाठात आपण शिकणार आहोत वास्तव जगातील क्लास जावा मधील क्लास जावा क्लास ची रचना जावा क्लास चा सिंटॅक्स जावा क्लास चे उदाहरण त्यासाठी आपण उबुंटू व्हर्शन 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
इक्लिप्स मधे सोपा जावा प्रोग्रॅम लिहिता कम्पाईल आणि कार्यान्वित करता यायला हवा
नसल्यास संबंधित पाठ spoken tutorialओआरजी वर उपलब्ध आहेत
वास्तवात क्लास म्हणजे काय
जगात बघता येणा या सर्व गोष्टी ऑब्जेक्ट्स आहेत
आणि सर्व ऑब्जेक्ट चे विशिष्ट गटात वर्गीकरण करता येते
त्या प्रत्येक गटाला क्लास म्हणतात
उदाहरणार्थ मानव हा क्लास आहे
आपण सर्वजण ह्या क्लास चे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहोत
सर्वांकडे डोळे पाय हात इत्यादी वेगवेगळे गुणधर्म आहेत
जे मानव क्लास साठी समान आहेत
पाहणे खाणे चालणे इत्यादी वर्तन हे मानव क्लास साठी समान आहे
जावा तील क्लास म्हणजे काय
क्लास म्हणजे एक छाप ज्याच्यापासून वेगवेगळी ऑब्जेक्ट्स बनवलेली असतात
जावा क्लास ची रचना बघू
क्लास म्हणजे प्रॉपर्टीज चा संच म्हणजेच व्हेरिएबल्स आणि बिहेव्हियर्स चा संच म्हणजेच मेथडस
क्लासेस घोषित करण्यासाठीचा सिंटॅक्स पाहू
मॉडिफायर - क्लास classname कर्ली ब्रॅकेट्स मधे व्हेरिएबल कन्स्ट्रक्टर आणि मेथॉड ह्यांचे डिक्लेरेशन्स
ह्याबद्दल आपण पुढील पाठात जाणून घेऊ
इक्लिप्स द्वारे सोपा क्लास बनवू
येथे इक्लिप्स आधीच उघडलेले आहे
आता प्रोजेक्ट बनवू
फाइल वर क्लिक करून न्यू वर जा आणि जावा प्रोजेक्ट वर क्लिक करा
न्यू प्रोजेक्ट विझार्ड मधे सी आणि डी ही अक्षरे कॅपिटलमधे ठेवून क्लासडेमो हे प्रोजेक्ट नामे लिहा
फिनिश वर क्लिक करा
क्लासडेमो हा प्रोजेक्ट तयार झालेला दिसेल
आता स्टुडेंट नावाचा जावा क्लास बनवू
क्लासडेमो वर राईट क्लिक करून न्यू वर जा आणि क्लास वर क्लिक करा
न्यू जावा क्लास विझार्ड मधे स्टुडेंट हे नाव टाईप करा
येथे पब्लिक हे मॉडिफायर दिसेल
ह्याचा अर्थ इतर सर्व क्लासेस मधे हा क्लास सर्वत्र दिसेल
क्लास ला मॉडिफायर नसेल म्हणजेच तो डिफॉल्ट असल्यास केवळ पॅकेज मधेच दिसेल
पॅकेज बद्दल पुढील पाठात जाणून घेऊ
येथे पब्लिक निवडले आहे
मेथड स्टब्स मधे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन निवडा
फिनिश वर क्लिक करा
स्टुडेंट नावाचा क्लास तयार झालेला दिसेल
ह्या कमेंट्स काढून टाकू
स्टुडेंट क्लास मधे नाव रोल नंबर गुण इत्यादी प्रॉपर्टीज चा समावेश होऊ शकतो
म्हणून स्टुडेंट क्लास मधे रोल नंबर आणि नामे ही व्हेरिएबल घोषित करू
त्यासाठी टाईप करा इंट रोल अंडरस्कोर नंबर सेमिकोलॉन
स्ट्रिंग नामे सेमिकोलॉन
मी दोन व्हेरिएबल्स घोषित केली
क्लास मधे मेथड्स ही समाविष्ट होतात
स्टुडेंटडेतैल नावाची मेथड बनवू
ही मेथड प्रत्येक विद्यार्थ्याची सविस्तर माहिती देईल
त्यासाठी टाईप करा व्हॉइड स्टुडेंटडेतैल नंतर ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स शेवटी ओपन कर्ली ब्रॅकेट्स
ही मेथड विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि नाव देईल
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे रोल नंबर इस प्लस roll number सेमिकोलॉन
आपण थोडक्यात नंबर इस असेही लिहू शकतो
पुढील ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे नामे इस प्लस नामे आणि सेमिकोलॉन
मेन मेथड मध्ये टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे वे हावे क्रिएटेड आ क्लास विथ त्वो व्हेरिएबल्स एंड 1 मेथॉड

अशाप्रकारे आपण स्टुडेंट हा क्लास बनवला
कंट्रोल आणि स् ही बटणे दाबून फाईल सेव्ह करा
कंट्रोल आणि एफ11 ही बटणे दाबून प्रोग्रॅम कार्यान्वित करा
आपल्याला हे आऊटपुट दिसेल
वे हावे क्रिएटेड आ क्लास विथ 2 व्हेरिएबल्स एंड 1 मेथॉड जे आपण मेन मेथडमध्ये टाईप केले होते
अशाप्रकारे आपण क्लास बनवला आहे
आपण ह्या पाठात क्लास विषयी जाणून घेतले व तो कसा बनवायचा ते शिकलो
असाईनमेंट
ईएमपी अंडरस्कोर नंबर आणि ईएमपी अंडरस्कोर नामे ही व्हेरिएबल्स असलेला एम्प्लॉई नावाचा क्लास बनवा
आणि एम्प्लॉई ची माहिती देणारी प्रिंटेम्पलॉई ही मेथड समाविष्ट करा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160सहभागासाठी धन्यवाद